आणि त्यांच्या गाड्या लावण्यासाठी इथे वेगळी अशी जागा त्यांना दिलेली आहे. त्यामध्ये दोन चाकी चार चाकी गाड्या त्यांच्या इथे अंह लावलेल्या आहे.

कृष्णांच्या हातामध्ये भगवान कृष्णांच्या हातामध्ये बासुरी आहे डोक्यावरती अं व पिसारा लागलेला आहे मोराचा.

गाडीचं हे दृश्य अतिशय उत्तम दिसत आहे डोळ्या डोळे हटवायची इच्छा इथनं होत नाही आहे.

त्यामुळे नदीचं पाणी जे आहे त्यांनी कलर आहे आणि त्याच्यामध्ये जहाज पण आहे जहाजामध्ये प्रवाशी आहे.

लोखंड गरम करण्याच आणि त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याचे काम तिथे करत आहे.

पालखी यात्रा इथे निघलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये भाविक यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे.

आणि स्टेज वरती ए.सी. आहे एक गायिका आणि गायक तिथे उभे आहे मोठे मोठे स्पीकर लावलेले आहे.

आणि ते अं प्रेक्षक आहेत.